लिबर ऑफीस मठ वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण लॉगरिथम्स सहित डेरीवेटीव आणि अवकल समीकरण इंटेग्रल समीकरण आणि सूत्र कसे लिहायचे ते शिकू
या साठी चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण mathexample1ओडीटी उघडू
येथे चला डॉक्युमेंट्स च्या शेवटच्या पेज पर्यंत स्क्रोल करू आणि नवीन पेज वर जाण्यास कंट्रोल Enter दाबु
आता डेरिव्हेटिव्हज एंड डिफरन्शिअल Equations टाइप करा आणि Enterकी दोन वेळा दाबा
आता इन्सर्ट मेन्यू नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर फॉर्म्युला वर क्लिक करून मठ उघडू
पुढे जाण्यापुर्वी फॉण्ट साइज़ 18 पॉइंट पर्यंत वाढवूया
अधिक चांगल्या वाचनियतेसाठी अलाइनमेंट लेफ्ट मध्ये बदला आणि आपल्या प्रत्येक उदाहरणाच्या मध्ये अधिक चांगल्या वाचनियतेसाठी नवीन लाइन आणि रिकामी लाइन जोडा
चला आता डेरिव्हेटिव्हज आणि डिफरन्शिअल समीकरण लिहीणे शिकू
मठ हे सूत्र आणि समीकरण लिहिण्यासाठी अतिशय सोपी पद्धत पुरविते
आपल्याला केवळ त्यास अपूर्णांक प्रमाणे हाताळायचे आहे आणि ओव्हर मार्कअप चा वापर करायचा आहे
उदाहरणार्थ एकूण डेरीवेटीव डीएफ बाय डीएक्स लिहिण्यासाठी फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये मार्कअप आहे डीएफ ओव्हर डीएक्स
पुढे पार्शियल डेरीवेटीव साठी आपण पार्शियल शब्दाचा वापर करू शकतो आणि मार्कअप अशाप्रकारे दिसेल del एफ ओव्हर del एक्स
पार्शियल मार्कअप चा वापर करताना आपल्याला कर्ली कंसाचा वापर करावा लागेल
राइटर ग्रे बॉक्स मधील पार्शियल डेरीवेटीव साठी असलेले del चिन्ह पहा
येथे आणखीन एक उदाहरण आहे न्यूटन चा दुसरा गती नियम न्यूटन्स सेकंड लाव ओएफ मोशन जे त्वरण आणि बल मधील संबंधाचे वर्णन करते
एफ इस इक्वॉल टीओ एम आ
fमा यास नेहेमीच्या अवकल समीकरणा प्रमाणे लिहिल्या जाऊ शकते160F ओएफ टीटी इस इक्वॉल टीओ एम इंटो डी स्क्वेअर्ड एक्स ओव्हर डी टीटी स्क्वेअर्ड
लक्ष द्या आपण क्रियाच्या क्रमाच्या अवस्थे साठी विविध कर्ली कंसाचा वापर केला आहे
आणि समीकरण स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल
येथे आणखीन एक अवकल समीकरणाचे उदाहरण आहे
न्यूटनस लॉ ऑफ कूलिंग
न्यूटन चा शीतलीकरणाचा नियम
या वेळी जर वस्तूचे तापमान थीटा टीटी असेल तर आपण अवकल समीकरण लिहु शकतो डी ओएफ ठेता ओव्हर डी ओएफ टीटी इस इक्वॉल टीओ माइनस के इंटो ठेता माइनस स् जेथे Sहे भोवतालच्या परिसराचे तापमान आहे
राइटर ग्रे बॉक्स मध्ये समीकरण पहा
आता आपले कार्य सेव करू
फाइल वर जा आणि सावे वर क्लिक करा
आता संकलक समीकरणकसे लिहायचे ते पाहु
आणि राइटर ग्रे बॉक्स च्या बाहेर तीन वेळा क्लिक करून नवीन पेज वर जाऊ
आणि नंतर कंट्रोल Enter दाबा
इंटिग्रल Equations टाइप करा
आणि दोन वेळा enter दाबा
चला आता इन्सर्ट ऑब्जेक्ट मेन्यू वरुन मठ उघडू
फॉण्ट साइज़ 18 पॉइंट पर्यंत वाढवा
आणि अलाइनमेंट लेफ्ट मध्ये बदला
इंटेग्रल चिन्ह लिहिण्यासाठी फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये आपल्याला केवळ इंट मार्कअप वापरण्याची गरज आहे
एक रिअल व्हेरिएबल xचे एक फंक्शन एफ आणि एक्स एक्सिस वरील रिअल लाइन चे आ बी इंटर्वल निश्चित इंटेग्रल अशा प्रकारे लिहिल्या जाऊ शकतेintegral फ्रॉम आ टीओ बी एफ ओएफ एक्स डीएक्स
इंटेग्रल चिन्ह दर्शविण्यासाठी आपण इंट मार्कअप वापरला आहे
आ आणि बी लिमिट्स दर्शविण्यासाठी आपण मार्कअप फ्रॉम आणि टीओ चा वापर केला आहे
राइटर ग्रे बॉक्स मध्ये सूत्र पहा
पुढे एक उदाहरण आयतज चे आकारमान गणण्यासाठी दुहेरी इंटेग्रल सूत्र लिहु
आणि सूत्र स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे आहे
जसे की आपण पाहु शकतो दुहेरी इंटेग्रल साठी मार्कअप आहे आय आय न् टीटी
त्याच प्रमाणे आयतज चे आकारमान शोधण्यासाठी तिप्पट इंटेग्रल चा ही वापर करू शकता
आणि तिप्पट इंटेग्रल साठी मार्कअप आहे आय आय आय न् टीटी
इंटेग्रल चे लिमिट्स दर्शविण्यासाठी subscriptचा वापर ही करू शकतो
सबस्क्रिप्ट वापरुन मठ इंटेग्रल च्या खाली उजव्या बाजुवर कॅरक्टर स्थित करते
तर अशा पद्धतीने आपण मठ मध्ये इंटेग्रल सूत्र आणि समीकरण लिहु शकतो
आता लॉगरिथम्स समाविष्ट सूत्र कसे लिहायचे ते पाहु
हे आपण नवीन मठ ग्रे बॉक्स किंवा मठ ऑब्जेक्ट मध्ये लिहु
Logarithms टाइप करा आणि दोन वेळा Enter दाबा
पुन्हा मठ उघडा
आणि फॉण्ट 18 पॉइंट पर्यंत बदला
आणि त्यास लेफ्ट मध्ये अलाइन करा
logarithmचा वापर करून एक सोपे सूत्र आहेLog 1000 टीओ ठे बसे 10 इस इक्वॉल टीओ 3
येथील मार्कअप पहा
येथे आणखीन एक उदाहरण आहे लॉग 64 टीओ ठे बसे 2 इस इक्वॉल टीओ 6
चला आता नॅच्युरल लॉगरिथम चे इंटेग्रल वर्णन लिहुया
ठे नॅच्युरल लॉगरिथम ओएफ टीटी इस इक्वॉल टीओ ठे इंटिग्रल ओएफ 1 बाय एक्स डीएक्स फ्रॉम 1 टीओ टीटी
आणि मार्कअप स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल
आपल्या उदाहरणास सेव करू
तुमच्या साठी येथे असाइनमेंट आहे
खालील डेरीवेटीव सूत्र लिहा
डी स्क्वेअर्ड य बाय डी एक्स स्क्वेअर्ड इस इक्वॉल टीओ डी बाय डीएक्स ओएफ
मापन कंस चा वापर करा
खालील इंटेग्रल लिहा
इंटिग्रल विथ लिमिट्स 0 टीओ 1 ओएफ square रूट ओएफ एक्स डीएक्स
पुढे खाली दर्शविल्या प्रमाणे दुहेरी इंटेग्रल लिहा डबल इंटिग्रल फ्रॉम टीटी ओएफ 2 सिन एक्स - 3 य क्यूब्ड 5 डीएक्स डाय आणि सूत्र वापरुन लॉग एक्स टीओ ठे पॉवर ओएफ पी टीओ ठे बसे बी इस इक्वॉल टीओ पी इंटो लॉग एक्स टीओ ठे बसे बी लॉग 1024 टीओ ठे बसे 2 सोडवा
तुमच्या सूत्रास फॉरमॅट करा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण डेरीवेटीव आणि अवकल समीकरण लिहीणे लॉगरिथम्स साहित सूत्र आणि इंटेग्रल समीकरण शिकलो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे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
हा प्रॉजेक्ट contactspoken tutorialorg द्वारे समन्वित आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद